खराब होण्याची DIET श्यक्यता असते आणित्यामुळे आपले शरीर निरोगी राहू शकत नाही तर मग हे आपण JUNK FOOD आ आ रोग आणणारे अन्न आपण खायला टाळले पाहिजे

भाज्या म्हणजेच leafy vegetables GREEN VEGETABLE हिरव्या पालेभाज्या मेथी दूध हे नेहमीच आपल्या आहारात घेतले पाहीजे निरोगी आहार म्हणजेच हेल्दि फूड हिरव्या भाज्या रोजच्या आहारात समावेश करणे खूप महत्वाचे झालं आहे पण READYMADE अजिबात नाही खाणे कितीही चांगले असले तरी ते सोडून दिले पाहीजे रोजच्या आहारात फळांचा समावेश जरूर केला पाहिजे विविध हंगामी फळे खाल्ले पाहिजे फळांचे जूस देखील करून आहारात घेणे अतिशय महत्वाचे आहे

आपल्या शरीरात कोणताही रोग लावण्यात जवाबदार राहणार नाही आपण निरोगी शरीर ठेवण्यासाठी आपल्याला निरोगी अन्न खान सुद्धा महत्वाचे आहे निरोगी अन्न किवहा निरोगी आहार म्हणजे अण्णा मध्ये सर्व पोशाक तत्व असामे म्हणजेच निरोगी आहार होय फायद्याची एक गोष्ट होय आपल्याला वेगवेगळ्या पदार्थतून वेगवेगड्या माहिती मिळत असतात त्यामुळे निरोगी अन्न खाण्यात आपले शरीर देखील निरोगी राहते आवश्यक असलील पोषक जाणून घेतले पाहिजे

तुमच्या शरीयच्या प्रतिण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात दुथ डाली दही हे जेवणात खाणे महत्वचे आहे नंतर म्हटलं म्हणजे मेंदूची आरोग्य स्वस्त ठेवण्यासाठी आपल्या शरीराला ओमेघा त्री ची गरज असते

स्नायू नियंत्रित करण्यासाठी आपल्या शरीरात पुरेसे कोलीन आवश्यक आहे गर्भधारणे दरम्यान या पोषक तत्वांचा अभाव बाळाच्या आरोग्यावर होतो कोलिन ची शरीर शरीराची गरज पूर्ण करण्यासाठी आपण आपल्या आहारात मासे दुग्धजन्य पदार्थ आणि अंडी यांचा समावेश केला पाहिजे या नंतर हाडे आणि दात मजबूत ठेवण्यासाठी आपल्या शरीराला calcium ची गरज असते calcium च्या कमतरतेमुळे तर दातांना झीज लागते कांदातत भरून लागण्यासाठी दुथ वागरे खाणे या व्यतिरिक्त अनेक पोषक तत्व असतात ते आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी खूप फायद्याचे ठरतात त्यामुळे आपण निरोगी नेहमी निरोगी आणि अन्न खाणे गरजेचे आहे आपल्या अन्न मध्ये सर्व प्रकारच्या अन्नाचा समान असते दुध पालेभाज्या इत्यादि

कारण त्यातून मिळणारे पोषण तत्व आपल्या शहरीरसाठी खूप फायद्याचे ठरते

रोजच्या आहारमध्ये पोशाक तत्व असलेले अन्न घेतले पाहिजे आपल्या आहारात नीरोगी अन्न घेतले पहिले निरोगी गर्भधारणा आणि स्तनपानास मदत होते आपण कार्य सुधारण्यास मदत होते निरोगी वजन प्राप्त करण्यास आपल्याला मदत होते अश्याप्रकारे निरोगी अन्न आपल्या निरोगी अन्न आपल्या शरीराची काळजी घेत असते तसेच

अ निरोगी जगण्यासाठी आपण एखाद्याणी निरोगी आहार घेतला पाहिजे चर्व्बि आणि साखरेने कलरीचे प्रमाण वाढते लोक जास्त प्रमाणात हा आहार जास्त घेतात आजकाल लोक भुके असतात आणि त्यांना ते त्याच्या मनात जी गोष्ट येते म्हणजे ती फास्ट फूड ते खर आहे की लोकांना जंक फूड खाणे आवडते काही लोक आपली भूक पूर्ण करण्यासाठी ते खातात पण आही लोकांना जंक फूड चे वेसण लागते JUNK FOOD स्वादिस्ट असतात पण ते शरीरसाठी हानिकारक असतात आजकाल त्यांच्या जीवनात इतक काम करतात की ते जेवण करणे देखिल विसरतात म्हणून JUNK FOOD म्हणजे रोगी अन्न खाणे इतके धोक्याचे ठरले आहे तरी सुद्धा लोक आपल्या चवीचा विचार करारात न शरीराचा विचार करतात म्हणून यश म्हणजे अनेक गुणांची कसोटी, कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचं झाल्यास त्यासाठी आपल्यामध्ये अनेक गुणांची कसोटी लागते. मात्र या सगळ्यांमध्ये व्यक्तिमत्वाचा भाग ही महत्वाचा आहे, हे विसरून चालत नाही. Personality याचा अर्थ Personal quality म्हणजेच वैयत्तिक पात्रता, जर तुम्हाला उच्च व्यक्तिमत्वाचे स्वामी बनायचे असेल तर लोकांनी तुमचे कौतुक करावे, अशी तुमची योग्यता असली पाहिजे. जगात फार चांगल्या गुणांची कदर केली जाते, तेव्हा आपल्यात चांगले गुण निर्माण करणे ही गरजेचे आहे. तुम्ही लोकांशी चांगले वर्तन करत असाल, तर लोक देखिल तुमचा आदर करतील. असं म्हंटलं गेलं आहे कि तुमच्यामध्ये Personality प्राप्त करण्याची क्षमता आहे, परंतू प्रजासनात कमी पडतं असाल, तर त्याचा काहीच फायदा नाही. त्यामुळे अनुशासन प्रिय बनणे गरजेचे आहे. अनुशासन हेच आपल्या दिनचर्येचे अंग बनवा. तुम्ही मृधभाषी असावे म्हणजे तुमची बोलणी गोड असेल तर सगळे जण तुमच्या कवेत येऊ शकेल. अशे अनेक लोक आहेत की जे लहान लहान गोष्टींमुळे संतापतात. लक्षात ठेवा की राग व्यक्तिमत्वाचा शत्रू आहे किंवा व्यक्तिमत्व प्राप्त करायचे तर रागावर नियंत्रण ठेवणे भाग आहे. रागीट व्यक्ती कधी ही यश मिळू शकत नाही. त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे- आपले राहणे हे नेहेमीच टाप-टीप व स्वच्छतापुर्वक असेल. असे पाहिजे. अशे व्यक्ती चटकन इतरांचे लक्ष वेधून घेतात. असं म्हणतात की जेथे स्वछता असेत, पवित्रता असते तेथे लक्ष्मीचा वास असतो. तेव्हा स्वचछते कडे अधिक लक्ष्य द्या. सुंदरता ही उठावदार व्यक्तिमत्वात येते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट स्वतःला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याबरोबर आपले घर देखिल स्वच्छ, सुंदर आणि निटनिटक असले पाहिजे. समजा तुम्ही स्वच्छ असाल, पण तुमचे कपडे मलीन आहेत, केस विस्कटलेले आहेत, नखे वाढलेले आहेत. असा जर अवतार कोणी पाहिला, तर समोरची व्यक्ती तुमच्याशी बोलायची गोष्ट सोडा,

आणि तसा दावा केला तरी काही होणार नाही. तुम्ही व्यवहार कुशलही असले पाहिजे. तुमचे वर्तन पाहूनच लोक प्रभावीत होऊ शकतात. जर तुमच्या एखाद्या वर्तनामुळे लोकांसमोर समस्या उत्भवत असेल तर त्या गोष्टीचा शोध घ्या, हा दोष दूर करा. कोणालाही कमी समजून त्याची उपेक्षा करू नका, कारण कोणतीही व्यक्ती छोटी नसते. आपल्यातील अहंकारामुळे जगात आपल्याशिवाय कोणी मोठे असूच शकत नाही असे आपल्याला वाटतात असेल, तर कोणाचीही निंदा करू नका. दुसऱ्याला नावे ठेवणे अगोदर स्वतःकडे थोडे डोकावून पाहा. आपल्यात एखादी वाईट गोष्ट तर नाही ना याचा तपास करा. इतरांकडे बोट दाखवताना बाकी तीन बोटी आपल्याकडे वळलेले असतात ह्याच भान ठेवा. आत्मविश्वास बाळगा. प्रभावी व्यक्तिमत्वासाठी आत्मविश्वास असणे अतिशय आवश्यक आहे. कोणत्याही क्षेत्रात काम करायच झाल्यास ज्ञाना बरोबर आत्मविश्वास ही असायला हवा. त्याचबरोबर धृद इच्छाशक्ती असणे आवश्यक आहे. अशी इच्छाशक्ती कि personality चे महत्त्वाचे अंग आहे, तेव्हा आपली इच्छाशक्ती, प्रबळ म्हणजेच will power मजबूत बनवणं. तसेच कोणतेही काम करताना तुमच्या कडून चूक झाली तर ती चूक लपवण्यासाठी कधी ही खोटेपणा नका. तुम्ही त्या पासून दूर राहा, इतरांच्या भावना समजून घ्या, त्यांच्या भावनांचा आदर करा. शिष्टाचार हा व्यक्तिमत्वाचा आधारस्तंभ आहे. तुम्ही खूप शिकले, सवरले व श्रीमंत असाल, पण तुमच्यामध्ये शिष्टाचारच नसेल तर ते सर्व व्यर्थ आहे. सकारात्मक दृष्टीकोण यशस्वी होण्याचे गमक आहे. एखाद्याचा दृष्टीकोण हा त्याचा व्यक्तिमत्वाचा आरसा असतो, परंतु हा दृष्टीकोण काही जन्मताच लाभलेला नसतो. तो तुम्हाला हवा तसा बनवू शकतो. तो विकसित करणे हे तुमच्याच हातात आहे. तसे पाहता दृष्टिकोन देखील दोन प्रकारचा असतो. एक असतो नकारात्मक दृष्टीकोण तर दुसरा सकारात्मक दृष्टीकोण किंवा होकारात्मक दृष्टिकोन. एख्यादा व्यक्तिमत्वाचा सर्वात विशेष गुण असतो हे सांगण्याची आवश्यकता नाही. जगात असा कोणीही मनुष्य नाही, की ज्याला सकारात्मक दृष्टीकोण आवडत नाही. टेल काम्हीवी नावाच्या एका विद्वानाने तर सकारात्मक दृष्टिकोनाला व्यक्तिमत्वाचा आत्मास पटल्यास चारणीनी म्हणतात की यशामध्ये तीस टक्के परिश्रम, सत्तर टक्के दृष्टीकोन याचा वाटा आहे. Marketing च्या विद्यार्थाना दृष्टीकोणसामंती एक रोचक उदहारण दिले जाते.

दोनी प्रतिनिधी ठरल्या प्रमाणे त्या देशाचा दौरा करतात. त्यांनतर company नी त्यांच्याकडे त्या दौरा चा हवाल मागितला. एका प्रतिनिधीनी आपल्या अहवालात म्हंटले होते कि या देशातील लोकांना चप्पला व बुटां विषयी माहिती नसल्याने तिथे बुटांची विक्री करणे अशक्य आहे. तर दुसऱ्या प्रतिनिधीने आपल्या हवालात मांडले होते की ज्या देशात आता पर्यंत कोणताही बुट तयार करणारी company पोहोचलेली नाही, त्यामुळे तेथे बूट विक्री साठी कसली ही स्पर्धा नाही. येथे तर बूट विक्रीची अतिशय आवश्यकता आहे. Company ने पहिल्या प्रतिनिधी ला घालवून टाकले व दुसऱ्या प्रतिनिधी ला म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे कि आपला विचार नेहमी होकारात्मक असावा दृष्टिकोन नेहमी, सकारात्मक असावा, हाच आपल्या यशाचा आधार असतो. धीर धरा. ज्या लोकांन मध्ये एखाद्या संदर्भावरून होकारात्मक दृष्टिकोन असत नाही, त्यांना यश कधीच मिळत नाही. थॉमस अल्वा एडिसन ने bulb च्या शोधासाठी सहाशे वीस प्रयोग केले होते. कोणत्याही प्रयोगात यश मिळाले नव्हते. परंतु तो करत असलेल्या प्रयोगातील याचा वापराचा दृष्टिकोन अगदी होकारात्मक होता. त्यामुळं मित्र, व शुभचिंतकांची कसली ही पर्वा न करता त्याने आपले प्रयोग सुरूच ठेवले.

प्रामाणिकपणा आणि दूरदृष्टी यांची हे गुण मिळवण्यासाठी प्रयत्न करा. प्रत्येक व्यक्ती च्या जीवनात यश आणि अपयशाची भागीदारी असते, त्यामुळे जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या उदाहरणाशी स्वतःची तुलना करा, तेंव्हा तिच्या यशाला आदर्श माना. हिटलर म्हणायचं की शत्रू च्या ताकतीला देखील आदर करा.

लोकांच्या टीके पासून बचाव करा. जर कोणाबरोबर मतभेद असतील तरी ही त्याच्या तोंडावर आपले मत सांगा. पाठी मागे केलेली निंदा थोड्यावेळसाठी मानसिक सुख असली तरी ती एक वाईट सवय आहे. हे लक्षात घ्या. एकदा का ती लागली कि मग त्याच्यापासून परावृत्त होणे खूप कठीण होते. लोकांनी काढलेल्या निष्कर्षावर डोळे झाकून विश्वास ठेऊ नका व त्याप्रमाणे अनुकरण हि करू नका. नकारात्मक निष्कर्षांवरच तर कधी होत नाही प्रामाणिकते वर विश्वास ठेवा. दुसऱ्यांच्या दर वेळी वाईट चिंतणाऱ्या लोकांपासून सावध राहा. भले हे तुम्ही स्वतःला कधी ही कोणाला वाईट चिंतेत नसाल, तरी परंतु वाईट ऐकण्याची सवय लागू शकते. ज्यामुळे तुमचा किमती वेळ वाया जाऊ शकतो, व डोक्याला ही त्रास होऊ शकतो. निदास असलेल्या लोकांपासून लांबूनच नमस्कार करा. स्वतःसाठी एक चिंतीत करा.

शक्य होईल तेवढे वाचा, प्रयत्न करून यशस्वी लोकांचे चरित्र वाचा, कारण अश्या लोकांमुळेच यशाची प्रेरणा मिळते. कधी ही उदास, निराश होऊन बसू नका. शक्य तितके आनंदी राहा. आणि दिसण्याचा प्रयत्न करा. स्वतःमधील सकारात्मकता दृष्टिकोनामुळे तुमच्या मधील आत्मविश्वास शंभर पटीने वाढत असते, हे नेहमी लक्षात घ्या.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

काय नाही, निवांत. मगाशी Phone cut झाला होता का? का जेवायला जायचं होतं? नाही

झालं ना? मग काय नियोजन आहे आता Branch द्यायची का नाही कोणाला?

का बरं? धाव पळ करायला कोण नाही आहे, आपला माणूस. असं होय कोणीच नाही का?

कोणीच नाही का धावपळ करायला?

मग एक काम करा.

हो. तुमचे already गेलेल्या आहेत ना franchise आपल्या दोन गेलेल्यात पहिल्या. हो, काय अडचण नाही. तुमची काय तस असल ते मीच पाठवतो तुमच्या दुकानात त्याला.

दुकान बनवला नाही का? एकदम एक

VIPmens wear नाही का आपलं म्हणजे आपलं दुकानाचा नाव आहे.

तर तसं ते बनवणार नाही का l तो Board आहे दुकानाचा नावाचा आपल्या ते आपण हां हां हां

जे कापड आहेत ना कापड, कपडे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

तर तो त्यांला Time भेटल्यावर या घेऊन आपल्या दुकानावर त्यांला. आ ते काय उद्या चक्कर मारणार आहेत. त्यांला ते शोधातच आहे सध्या. मी त्यांच्यासाठीच Phone केलता. त्यांला Franchise लागती तुमच्या दुकानाची. एकदा त्याला Franchise भेटली ना त्यांला तुम्ही तुम्ही स्वतः घेऊन या नाही का? मी घेणार आहे. मी मारतो उद्या चक्कर तुमच्या कडे म्हणजे आपण बोलू व्यवस्थित त्यांचा समोर काय असेल ते भाई त्यांचासमोर बोलल्यावर बरं.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

celebrity बोलावं लागतील ना.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

हां जाहिरात तर करणार आपण भरपूर करणार तिथं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

म्हंटल होतं मला machine च बी बरं का, ऐका ना.

गुंतवू नको एवढे पैसे म्हंटल होत ना माये दे.

द्यायची आहे franchise वगैरे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 बनवून टाकू नाही का आता add तेन द्यायला चालू करतो जागा देऊन टाकू त्यांला हो काय अडचण नाही सांगतो त्यांला total किती franchise ला किती पैसे द्यावे लागतील तुम्हाला? आम्हाला दीड लाख रुपये हां आणि ते material वगैरे घ्यावं लागल ना

सगळं आपल्या पद्धती आहेत नाही का आपल्यावानी एकदम दुकानदार मारीन उद्या चक्कर तुमच्याकडं

येणार आहे, माझी चक्कर होणार आहे.

माझंपण थोडं काम आहे तिथं एक अं जागा खरेदी करायची आहे आपल्याला एक

इकडं करायची कोळवामध्येच करायची आहे.

अं तिकडून तसंच पुढं जाणार आहे. श्रीगोंद्यात full plotting आहे. कोळवामध्ये पटलं तर घेणार आहे नाहीतर श्रीगोंद्यात तसंच पुढं जाणार आहे. ते कोळवामध्ये श्रीगोंद्यात घ्या श्रीगोंद्यात पुढं फायदा आहे. हं तसंच करणार आहे श्रीगोंद्यात घेणार आहे. श्रीगोंद्यात चाललंय दोन तीन लाख रुपये गुंठा चाललंय श्रीगोंद्यात पाच सहा लाख श्रीगोंद्यात घेऊन टाकतो काय अडचण नाही. तुमच्या मध्यस्थीने घेऊन जाईन श्रीगोंद्याला त्या franchise वाल्याला घेऊन येतो मी उद्या ते

केवढा आहे गाळा त्याचं काय सांगतो नाही का आ त्याचा गाळा आहे तुम्हाला सांगू का sir गाळा तरी त्याचा असन दहा बाय दहाचा असेल गाळा हां का भारी मोठा गाळा आहे काय अडचण नाही.

दहा पंधरा बर का खाली ना फरशी येत्या बरं का हो colour आपला आहे ना same तसा

मागं थोडी design आहे एकदम counter हं तिथं एक म्हणजे दुकान आहे ना आपल्याकडं fix मध्ये मग काय अडचणच नाही. फक्त त्यांची मजुरी द्यायची बाकी एकदम okay मध्ये करून द्यायचं. हो काय अडचण नाही, काय अडचण नाही चालतंय.

चालतंय चालतंय तेवढं बघून बोलू तीन तीनच

चालतंय अं दोन तीन बोलून टाकू कसे आहेत नाव होऊन जाईन आणि त्याच्यामुळे public गोळा होईल. मस्तपैकी तुम्ही मारा एखांद्या दिवशी चक्कर नगरमध्ये